माणसा वर अधिपत्य गाज वीत आहेत. असे हे टीकाकार म्हणतात. computer सारख्या यंत्रणांमुळे आणि यंत्रणांमुळे सर्व जाग तच. बेकारी चा बस माणूस थैमान घालणार की काय असा आज प्रश्न पडला आहे. हा यंत्रमानव घरे स्वच्छ करतो. रस्त्यावरच्या राहदारीवर यंत्रण ठेवतो. हॉटेल मध्ये वेटर ची काम देखील करतो शेतीतील अमापक पीक हरित क्रांती, शेत शेतेवक्रांती या सर्वांचे रहस्य यंत्रणातच आहे. कारखान्यातील अचाट उत्पादन यंत्रा द्वारेच पार पडले असते. एकूण काय माणसाची घोडदौड यंत्रा मुळे चालू आहे. माणसाला अश्यावेड वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य झाल्यात त्या यंत्रणामुळेच मग यंत्र हे माणसाचं वरदानच नाही का? यंत्रणा मुळे आज सारे जग जवळ आले आहे आणि काय काम करतोस? मुलीचे वडील आपल्या मुलीच्या मित्राला विचारत आहेत. त्यांच्या प्रश्नात शक्य

भावी काळाची आहे कारण त्या काळात सर्वजण शीलता माणसाची नाही तर दुसऱ्याच कुणाची तरी होऊन जाईल. आज यंत्र मानवी जीवनाचा अविभाज्य अंग होऊन राहिली आहेत. या यंत्रणे मुळेच मी आपण एवढी बदललेली आहोत की हे दृश्य जर एखादा पंधराव्या शतकापूर्वीचा मारा माले बघितले असते तर तो हे बघून बेशुद्ध झाला असत का? किंवा आपल्या डोळ्या वर विश्वास ठेवू शकला नसता. आपल जीवन यंत्रणांच्या सहाणे. अधिक सुखकारक करण्याच्या प्रयत्नात आज मानवाची यंत्र बनण्या ची वेळ आली आहे. एवढंच नाही तर भविष्यात त्याच अस्तित्वात धोक्यात येणार आहे. यंत्रणाच्या पाहिला संबंध माणसाच्या बेरोजगारीशी आहे. यंत्र आली त्यांनी मानवाच्या पेक्षाही आधी कुशलतेने आणि वेगाने कामी केली तर माणूस कुठे जातील? ती आपलं पोट कसं भरतील त्यांच्या कुटुंबाचं काय होईल? हा प्रश्न जवळपास दोनशे वर्षांपूर्वी मानवाला पडला होता. robot आणि सचिव यांच्यातील सीमारेषा पुसणारी अनेक जीव वेगवेगळ्या चित्रपटांत दाखवले आहेत. अनेक चित्रपटांत त्यांच्या बाबत दाखवण्यात आलं आहे. एकीकडं यंत्रमानवांत जीवन भरण्याचा प्रयोग संशोधना चा पातळीवर होत असताना

किंवा भीती सरसकट फेटाळून लावली नाही ही भीती किंवा चिंता आकारण आहे असं म्हणता येणार नाही. आपण जेव्हा ज्या system समजून घेऊ शकत नाही असा fifth machine खेळू लागतो तेव्हा आपल्या तो हेतू नाही असे परिणाम ही होऊ शकतात

ती काम यंत्रणाची करायला सुरुवात केली. मानवा चा काम आता या यंत्रणाची देखरेख करणे अशा प्रकारे लढाईत कामगारा ची भीती आणि शाशंकता दोन्ही चुकीच्या फिद्ध झाल्या. ज्याला light fan या नावाने ओळखलं जातं. यंत्रणा मुळे मानव भावना शून्य बनन चालला आहे. तो शिकता यंत्रा सोबत जुळत चालला आहे तितकाच आपले मित्र, नातेवाईक, सहकारी आणि. निसर्गा पासून दूर होत चालले आहे. अशात माणसातील मानवता आणि नैतिक मूल्ये नष्ट होत चालली आहेत. . यामुळे यांत्रिकीकरणाची ही क्रांती घातक आहे. ही क्रांती फकत मानवाच्या जागी फक्त यंत्र आणत नाही तर त्यांच्या पासून त्याची मानवता हिरवून घेत आहे. एकीकडे यांत्रीकी कारणामुळे यांच्या वर बेरोजगारी ची कुर्हाड आहे, तर दुसरीकडे त्यांच्या संवेदना हरवत चालल्या आहेत. अशात प्रश्न हा निर्माण होतो की तो बिचारा कुठे जाईल? भविष्यात आपण ज्या जगात प्रवेश करणार आहोत तिथे बेरोजगारी ची संख्या वाढलेली असेल. पहिली वेळ त्यांच्या वर येईल जे केवळ एकाच प्रकार चं काम करतात भविष्यात आपल्याला. चालकारी गरज लागणार नाही न plumber न वाहतूक नियंत्रकाची ही सर्व काम robot करतील किंवा असे जीव जे खास तयार केलेले असतील. मी जीव यासाठी म्हणतोय कारण यांच्या तुमच्या माझ्या सारखी निर्णय घेण्याची क्षमता असेल आणि किती वेळा ते आपल्या पेक्षाही बुद्धिमान असतील. नंतर हळूहळू ही यंत्रे पांढर पेशा कामा. ना ही सांभाळतील. मानव अशात जर विचार करत असेल की तो कथा, कविता, संगीत, नृत्य करेल तर हीच स्थिती सुद्धा जास्त काळ राहणार नाही. ही कृती मग बुद्धिमत्ते ने संपन्न बुद्धिजीवी या कामातही मानवाला मागे टाकतील त्यांच्या कविता आपल्याला कविता पेक्षा सरस असतील. त्यांच्या कला आपल्या कलांपेक्षा अद्भुत असतील. अशात प्रश्न हा निर्माण होतो की त्या वेळी मानव प्रजातीसाठी कोणते काम करण्याचा पर्याय राहील. आपली काम केवळ पैशा चे मिळवून देत नाही तर आपल्याला ओळख आणि स्वाभिमान सुद्धा मिळवून देते. आपण या गोष्टीशी जरुर सहमत असाल. आपल्या कामा मुळे आपल्या ला समाजात स्थान मिळते

मात्र प्रत्येक माणसाकडे सर्जनशीलता असू शकत नाही. मग काम यंत्रणाची हिरा वून घेतल्या मुळे त्यांचा एक वेगळ्या प्रकारचे नैराश्य निर्माण होईल. माणसां मधील आनंद काम करण्यासाठी जिद की कमी होईल. एक दिवस मानवांवर यंत्रच राज्य करेल असे भासते. आता तरी मानव जाती ने यंत्रणा चे उपयोग जेथे पाहिजे तेथे करावे त्या ऐवजी माणसांना कामे ही ध्यावी जेणे करून त्यांचे उधार विधार सुद्धा भागेल. हा मावशी कशीयेस?

समारंभ होता ना. तर ते retired झाल्या तर त्यांचं एका function ला आले होते.

हो काल आले होते. खूप धम्माल मज्जा आली. शाळेच्या सगळ्या परत आठवणी आजार झाल्यास त्याला बघूनच okay okay काय नाव बाईंचं? त्या विजया म्हात्रे. okay आता इथे डोंबिवली ला राहतात का? हो त्या डोंबिवलीला राहतात तिथे आलो होतो. त्या मला लहान असतानाच त्या विजया म्हात्रे बाई आम्हाला मराठी शिकवायच्या आणि तेव्हापासूनच माझा मराठी हा खूप आवडता sub विषय झाला होता.

हा त्या खूपच एकदम मनाने खूपच छान आहेत एकदम प्रेमळ आहेत. त्यांना कधी काही विचारलं शंका जरी काही असेल तरी त्यांना न रागावता आम्हाला समजावून सांगायच्या.

पण त्यावेळेला सुद्धा ना आम्हाला एक कुलकर्णी बाई होत्या मराठीच्याच अह त्या पण अशाच म्हणजे इतक्या प्रेमळ ना आणि मुख्य म्हणजे ना त्यांचं वाचन ना खूप चांगलं होतं ना म्हणजे त्या आता कसं अह शिक्षकाने पण चांगलं वाचन केलेलं असणं आवश्यक आहे तेव्हा तो चांगल्याप्रकारे शिकवू शकतो. बरोबर ना. असं त्या वेळेला तरी मानलं जायचं. आताचे शिक्षक कसे? अह त्यांचं वाचन कसं असतं ते मला माहित नाही. पण अह त्या वेळेला त्या कुलकर्णी बाईंकडे पुस्तक पण खूप असायची. ते शाळेत library होती पण त्या स्वतः पण ना काही पुस्तकं मुलांना सुचवायच्या तस मी अह गो. नि. दांडेकरांचा हे वाचा. तुम्ही वि स खांडेकरांचं ते अमुक एक पुस्तक वाचा. पु ल देशपांडे अमुक एक पुस्तक वाचा इंदिरा संत यांच्या कविता वाचा किंवा अशा बऱ्याच गोष्टी सांगायच्या आणि मुख्य म्हणजे ना त्या बहिणाबाईंच्या कविता खूप सुंदर बोलायच्या. त्यामुळे अगदी असं म्हणजे गाण्यामध्ये बहिणाबाईंची कशी विचित्र ती खानदेशी पद्धत आहे ना. त्या पद्धतीने त्या बोलायच्या त्यामुळे खूप छान वाटायचं. आणि अह त्यामुळे आम्हाला पण ना गाण्याची आणि कवितांची आवड निर्माण झाली त्या वेळेला आमच्या पण कस होत शाळेमध्ये की मराठी विषयाने आमच्या म्हणजे अह वर्गामध्ये काही दिवसाची दिवसाची सुरुवात व्हायची. त्यामुळे मराठी व्याकरण असू दे किंवा मराठी कविता मराठी धडे मराठी साहित्य लेखन असं सगळं मराठी

हम्म मस्त ना! त्यावेळेला ना आमच्या देसाई बाई होत्या तर त्या सुद्धा आमच्या आवडत्या बाई होत्या. तर त्या अह त्यांना हिंदीच्या अह शिक्षिका अह आणि ना त्या सगळ्या गोष्टी हिंदीतूनच बोलायच्या. तर एक दिवस काय झालं ना आणि त्यात गमत्या पण होत्या फार एक दिवस काय झालं? आमचा जो पिऊन आहे ना तो असा आला दारामध्ये आणि त्याने काहीतरी register वर ते लिहिलेलं होतं आणि बाई यांची सही घ्यायची होती तर बाईने त्याच्या वरती सही केली. आणि आमचा ना वर्ग शेवटच्या मजल्यावरती होता म्हणजे चार माळ्याच्या आमची बिल्डिंग होती शाळेची तीळ आणि आमच्या घराजवळ शेवटच्या चौथ्या मजल्यावरती वर्ग होता, तर पावसामुळे ना वरून ते छप्पर थोडसं हे झालं होतं. निघाल होत. तर अह त्याने ती सही केली आणि त्या आणि त्या तो जो पिऊन होता त्याचं नाव राजाराम आम्ही सगळे राजाराम मामा म्हणायचं तर बाई त्याला म्हणाला अरे राजाराम त्या हिंदीतल्या teacher रांनी ते हिंदीमध्ये अशा बोलला ना आम्ही इतक हसायला लागलो ना वर्गामध्ये तर आणि असं म्हणजे त्या फार गमती जमती करायच्या. अशा आणि काय कसं व्हायचं ना अशा बोलण्यातून नुसतच फक्त धड शिकवण एवढेच नव्हतं त्या बाईंच्या हिंदीच्या बाई होत्या त्या अशा गमतीजमती परत जोक सांगत वेगळे अशा शिकवायच्या.

आहे आणि आम्ही आमचे आणखी एक सर होते. पवार सर, त्यांना इतिहास त्यांचा आवडीचा विषय होता. म्हणजे त्यांना अह खूपच म्हणजे ते इतिहास इतका रमत-गमत सांगायचे ना. अह एकदा ना आम्ही शैक्षणिक सहलीला गेलो होतो तर तिथेच शैक्षणिक सहल एका आदिवासी पाण्यामध्ये होती. तर तिकडे जाऊन सुधारणा त्यांनी प्रत्येक गोष्टीचा आम्हाला म्हणजे इथे कसं अह अह पूर्वीचे लढवई जे होते. ते कसे लढले? त्यानंतर ना मला आठवत आम्ही वसईच्या किल्ल्यावर गेलो होतो. त्या वसईच्या किल्ल्यावर सगळा इतिहास त्यांनी आम्हाला त्या किल्ल्यावरती गेल्यावर सांगितला आहे की कसे कान्होजी आंग्रे वगैरे इकडे होते आणि त्यांनी कशा प्रकारे पडलं तर किती मजा होती ना.

किल्ल्या वरती जाऊन प्रत्यक्ष चा इतिहास बघणार आणि तो ऐक ना त्यांच्या तोंडून असं खूप छान वाटायच आम्हाला त्याचे एक मजाच वेगळी असते. हे मला सांगा. तुम्हाला कधी तुमच्या शिक्षकाने मारलं होतं का ग? हो. अह खूपच आहेत आठवणी त्याच्या हो आमचे आमचे मोरे सर होते. ते आम्हाला आहे हे शिकवायचे. गणित शिकवायचे खर तर ते म्हणजे काय होतं. तर माझा आहे म्हणून चांगलं पण एखादं अगदीच कोणता सूत्र नाही समजलं तर ते परत विचारत रहा तिथे मग नाही अजून समजलं तेव्हा ते एकदा होतं. मारलं होतं. ओरडले पण होते. okay आमच्या वर्गामध्ये ना कि मूळ इतकी दांडगट होती कि अह अह एक बाई होत्या ग कोचरेकर म्हणून त्या पण आमच्या आवडत्याच होत्या. पण त्यांचा आवाज ना फार फार बारीक असा होता. तर त्यांचा आवाज शेवटच्या मुलांपर्यंत पोहोचायचाच नाही. त्यामुळे शेवटची मुले एवढी अह एवढे चुळबुळ करायचे ना की मग बाई पण disturb च्या ना त्याच्याने

आणि मग काय काय वेळेला तर एका वेळेला जवळजवळ पाच सहा पोर तरी ना कोंबडा झालेली असायची वर्गाच्या बाहेर

आम्हाला पण तसं होतं कधी कधी अह वर्गाच्या बाहेर हात वरती करून उभे करायचे किंवा ओणवे उभं ठेवायचे. तुला एक गंमत सांगू हे जे ओणवे उभं करायचं जे असत ना ती ना एक प्रकारची अह शिक्षा असेल ना तरीपण तो अह आपण काय म्हणतो एक exercise चा प्रकार आहे हा

हा म्हणजे व्याया त्याच्याने कसं होतं मुलांची जी height असते ना उंची जी असते ती खुंटलेली असते काही वेळेला ती त्या ओणव ठेवण्याच्या प्रकाराने वाढते. म्हणजे हे मी कुठेतरी ऐकलं होतं. की त्यामुळे ना शिक्षक ते बऱ्याच बरेचदा असं ओणवे उभं करायची शिक्षा करतात. जेणेकरून त्यांच्यासाठी ती शिक्षा होते आणि त्यांच्या शरीरासाठी ति वाडीच सुद्धा हे होत असं म्हणजे शिक्षक पण किती बारीकसारीक विचारतात नाही या गोष्टी

okay आणखीन अह तुझे आणखीन असे कोणते favorite teacher होते तुमच्या शाळेतले आमच्याकडे एक फडकेबाई म्हणून होत्या. त्याही चांगला आम्हाला इतिहास इतिहासाला होत्या त्या आम्हाला

धडे जे आहेत ते शिकवले. म्हणजे मजा यायची ऐकायला म्हणजे असं वाटायचं नाही की आम्ही शिकतोय. काहीतरी गोष्ट ऐकतोय असं वाटायचं. इतके चांगले ते शिकवायचे. किती मस्त ना म्हणजे आपण असं शिकतोय असं वाटत नाही हे जेव्हा मुलांना कळत ना ती तेच खरं तर शिकवण असत म्हणजे आता कस झालंय आता आताच्या मुलांना सगळं mobile आणि ह्याच्याने सगळं एकटच मिळालेलं असत ना म्हणजे ती मुलं आता ती ते त्या वेळची मजा घेऊ नाही शकणार अनुभवू नाही शकणार जी आपण अनुभवलेलीये. बरोबर आहे खूप मजा आली अह यायची त्या वेळेला हे पीटीचे पी टी च्या वेळेला सुद्धा ना अह जास्त शा exercise असायच्या त्या अह अशा वाटायच्या ना कि आपण exercise नाही करत आहोत आपण काहीतरी मजामजा चाललेली आहे. म्हणजे आमच्याकडे ना एक खिल्लारे sir म्हणून होते ते आम्हाला लेझीम शिकवायचे तर ते लेझीम अह पहिल्यांदाच मी जेव्हा हातात घेतलं ना मला तर कळल पण नाही. पुढचा भाग कोणता? आणि मागचा भाग कोणता? ते पण ते व्यवस्थित अह ते छानपैकी ते शिकवायचे त्यामुळे ना माग तुला सांगू का माझ्या शाळेमध्ये कोणती अशी favorite teacher म्हटलं तर असं नाहीये. म्हणजे सगळ्यात सगळ्याच शिक्षकांचे काही ना काही आपला वरती संस्कार असतात ना. हो हो हो आम्हाला कसं होतं की सुट्टी मध्ये जाऊन मैदानावर जायचं. आमच्या sir चे तेव्हा पीटीच्या देसले sir होते ते ते पण खूप छान होते म्हणजे आम्हाला सांगायचे की तुम्हाला जो खेळ हवाय तो खेळा असं नाही की हेच करा. मध्ये कधी व्यायामाचे प्रकार शिकवतील. जे काही खेळ असतील लंगडी असेल, कबड्डी असेल मनसोक्त खेळायचो. तर ती एक मजा वेगळी होती. आणि अह तुझा favorite अह विषय कोणता होता शाळेमध्ये. माझा अह आवडता विषय मराठी आहे. हो

ते घरी कस नेहमी वर्तमानपत्र असुदे किंवा नवनवीन कोणती पुस्तके असुदे ती आणतच आसतात. त्यांच्यास मला देखील वाचनाची थोडी सवय लहानपणापासून झालेली आहे. असं

आमच्या ज्या माझ्या ज्या मराठीच्या favorite बाई होत्या ना त्या जस मी आधी सांगितलं कि त्या अह अह देसाई बाई ज्या हिंदीच्या होत्या आणि मराठीच्या अह कुलकर्णीबाई तर त्या आम्हाला ना अह नाटक असायचं बघ रायगडाला रायगडाला जेव्हा जाग येते तर त्या नाटकातले ना उतारे ना त्या आमच्याकडून पाठ करून घ्यायचे

अह मोठे मोठे उतारे आहेत त्यांचे तोंडपाठ झालेत त्यावेळेला सुद्धा असे अह आणि अशा अनेकदा कविता होत्या ना कविता सुद्धा त्या बोलून दाखवायचे आम्हाला जस बहिणाबाईच मी तुला सांगितलं. तसंच त्यामुळे त्या तोंडपाठ झाल्या आणि हिंदीमध्ये सुद्धा तसच english च्या एक बाई होत्या राहिलं मला तुला सांगन अह इंग्रजीच्या ज्या बाई होत्या त्यांचं नाव नेने.

बाकी सगळ्या विषयांमध्ये जेमतेम mark मिळाले पण दहावीला मला शम्भरामध्ये ऐंशी mark मिळाले होते english मध्ये आता वीस mark गेले गेले. पण ऐशी mark बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये मला जेमतेम जेमतेम असे मार्क मिळाले होते पण अह खूप आमचं खूप आमचं काम करून घेतलं होतं आणि त्या अह जगभरातल्या लोकांचे ना आम्हाला अह उतारे वगैरे सांगायचे आणि त्याचे अर्थ आम्हाला आमच्याकडूनच वदवून घ्यायचे याचा अर्थ सांगा तुम्ही आणि त्या नेहमी सांगायचे की स्वतःजवळ नेहमी एक dictionary ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणताही शब्द अडणार नाही.

तसं त्यामुळे इंग्रजी वरती पण चांगलं प्रभुत्व मिळाल आणि अशाप्रकारे ना हे शिक्षकांचा किती वाटा असतो ना आपल्या carrier मध्ये तसं

असय. हा आम्हाला पण होत्या वर्गामध्ये बाई होत्या बारके बाई होत्या त्या आम्हाला भूगोल शिकवायच्या म्हणजे ते भूगोल शिकवतात असं नाही वाटायच. पूर्ण जगाची प्रत्येक देशाची माहिती अगदी एका उदाहरणाद्वारे किंवा एका गोष्टी द्वारे सांगायची असं वाटतं त्या देशात आम्ही जाऊन आलो असं वाटायचं खरंतर तुला माहितीये मी ना एका बाईंची interview केली होती आता माझ्या नोकरीच्या संदर्भाने. त्या बाई अह कर्णबधिरांच्या शिक्षिका. तर त्यांनी त्या मुलांना एक एक वस्तू अशी हातामध्ये देऊन देऊन शिकवलेल आहे म्हणजे कि याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय you know म्हणजे शिक्षक कसे असतात ना की ते मुलांना तशी अनुभूती देऊन हे शिकवतात. आपले पण teachers तसेच होते म्हणजे आता माझ्या बाई मला मध्यंतरी अह एकदा भेटल्या होत्या अह म्हणजे कुलकर्णीबाई दुसऱ्या कुलकर्णीबाई होत्या. म्हणजे आमच्याकडे असं कुलकर्णी नाव तर common आहे ना तसं एक सुहासिनी कुलकर्णी आणि एक रंजना कुलकर्णी होत्या. तर रंजना कुलकर्णी त्याला भेटल्या होत्या. त्याने मला असं असंच काहीतरी गप्पामधून त्यावेळेच्या गोष्टी निघाल्या होत्या. असे आपले जे सगळे शिक्षक ना खूपच अह आपलं ते संस्कार करणारे तेच आणि ते आता कधी परत भेटले की त्या सगळ्या परत आठवणी जाग्या होतात त्यांना बघून त्या आपण केलेली मस्ती. त्यांनी आपल्याला शिकवलेलं. त्या सगळे प्रत्येक क्षण आपल्याला डोळ्यासमोरून जे जातात.

आणि आता काय झालंय ना जी पवार सरांनी सांगितलं ना इतिहासाचे पवार sir आहेत तर अह त्यांनी आता whatsapp group तयार केलाय. माजी विद्यार्थ्यांचा

त्यामुळे ते ना असं नातं तयार झालेलं होतं बालपणी ते अजूनही तसच टिकून आहे. त्यामुळे मला खूप अह आणि मला खूप आनंद झाला की तू तू तुझ्या बाईंच्याकडे गेलीस आणि त्यां त्यांच पण त्या आता retired झाल्या आणि त्यांचं life पण आता चांगलं जाऊ दे

ठेवू फोन हा हा हा

आता घरीच बसा. म मुलांनी Mobile बाळगू नये असे ज्या शाळेत सांगितले जात होते ती शाळा Mobile वर सुरु झाली. कोरोनाने अवघे जग बदलून टाकल्यावर Mobile मध्ये जग सामावले.

Facebook वरच कोटी हजारो Likes मिळू लागल्या आणि Tweet ची दखल. पूर्वीपेक्षा कैकपट लोक घेऊ लागले. आमची स्पर्धा झोपेशी आहे असे त्या Netflix चे CEO म्हणाले ते Netflix या स्पर्धेत जिंकू लागले आणि पहाट झाली तरी लोक OTT वर रमू लागले. कोरोनाने रस्ते सुमसान आणि जग Digital झाले Work From Home हा शब्दप्रयोग IT कंपनीसाठी अगदी चा झाला मात्र एवढे दिवस घरून काम करणाऱ्या या मंडळींना आता तुम्ही कायम स्वरूपी घरीच राहा असा अचानक निरोप आल्याने जगभर खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या काळात fake कंपन्या प्रचंड विस्तारल्या त्या संकटात सापडल्या आहेत. त्याचा फटका म्हणून एक एक company नोकरकपात करू लागली आहे. त्यामुळे अनेकांचे भविष्य अंधारात बुडून गेले आहे. एकीकडे जगभर आर्थिक पेच प्रसंग गंभीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर Twitter, Facebook याने जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची मागोमाग Amazon च्या सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. Disney, Lyft, Skype

close so far नावाचा लघुपट कोरोना कालावधीत आला होता. कोरोनानं खूप गोष्टी आपल्यापासून हिरावून घेतल्या हे खरं पण अनेक लहान गोष्टीतील सौंदर्यही दाखवलं. माणसाची अशा किती उत्तुंग असते हे दाखवणारा हा लघुपट. माणूस नावाचा प्राणी किती चिवट आहे हे या महामारीने सिद्ध केलं अनेकांना कॉरोनची बाधा झाली. काही जण आपल्यातून निघून गेले, खूप जणांचे रोजगार गेले, असंघटित क्षेत्रातील कित्येक जण बेघर झाले तरी या संकटावर मात करून. पुढे झेपावले पण पुढचे जग हे वाटते तेवढे सोप्पे नाही, हे वारंवार जाणवते आहे Tech कंपन्या अडचणीत येणे आणि भयंकर मोठ्या नोकर नोकरकपातील जगाला सामोरे जावे लागणे ही म्हणूनच काळजीची बातमी रोजगार हे नव्या जगापुढचे सगळ्यात मोठे आव्हान आहे जगात सगळीकडे रोजगाराची समस्या आ असून उभी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार नाही. आणि आहेत ते रोजगारही कायमस्वरूपी नाहीत. Facebook च्या Meta company ने मेटाकुटीला येऊन नोकरकपात केली. त्यानंतर कंपनी चे CEO Mark Zuckerberg म्हणाले कोव्हीड च्या सुरुवातीस जग वेगाने online झाले. Ecommerce च्या वाढीमुळे उत्पन्न उत्पन्नात मोठी वाढ झाली. बऱ्याच लोकांचा अंदाज होता कि Corona संपल्यानंतरही अशीच परिस्तिथी राहील माझा हि तोच अंदाज होता. म्हणून मी देखील आमची गुंतवणूक लक्षणीयरित्या अडवण्याचा निर्णय घेतला पण तोच चुकला. उद्योगाचं अर्थकार अर्थकारणच बदलणारा प्रारूप आणि अनिश्चित संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात मोठी घसरण झाली आहे. Elon Musk यांनी Twitter कंपनी विकत घेतल्यानंतर लगेचच Twitter च्या कर्मचारांचा संख्येत पन्नास टक्के कपात केली. Twitter च्या या नोकर कप कपातीच्या निर्णयाचा जगभरतील लोकांना धक्का बसला. पूर्वसूचना ना देता थेट कामावरून काढून टाकल्याचे इतके दिवस घरून काम केले आता घरीच बसा असा थेट सांगणारे E mails कर्मचाऱ्यांना येत होते भारताचे मोठे मनुष्यबळ माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करते. त्यामुळे हि काळजी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे. आता या पेक्षा हि खूप मोठी नोकरी नोकर कपात. अपेक्षित आहे, असे म्हटले जाते त्याला. आणखी एक कारण आहे, नवे तंत्रज्ञान हे हि या कप कपातीचे कारण आहे. कामासाठी माणसांवरचे अवलंबित्व कमी होत चालले आहे. तसेच होत राहिले तर जगाच्या अवाढव्य लोकसंख्येने काय करायचे. एकीकडे जगाची लोकसंख्या आठ अब्ज झाल्याची बातमी उमटत असतांना कामासाठी माणसांची

येणार काळ आणखी आवागमन असणार आहे. काश्मीर मध्ये हिमसैनिकनाथ तीन जवानांचा मृत्यू. जम्मू काश्मीर मधील मागशील क्षेत्रात हिम सखलनामुळे लष्कराच्या तीन जावं चा मृत्यू झाला आहे. हि घटना कुपवाडा जिल्ह्यात प्रतयेक्ष नियंत्रण रेषेजवळ शुक्रवारी घडली. हिम स खलन हिम्सखलन झालेल्या ठिकाणी शोधमोहिमेचे शोधमोहिमेत तीन जवानांचे मृत देह हाती लागले आहे. छपन्न RR पलटणीतील या जवानांची नावे व अन्य तपशील अद्याप उपलब्ध येऊ शकलेला नाही. जळगावात नीचांकी दहा point तीन तापमान, उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या थंड वाऱ्यामुळे राज्यात शुक्रवारी किमान तापमान घसरले असून या संगमातील नीचांकी तापमान जळगाव येथे दहा point तीन अंश celsius इतके नोंदविण्यात आले. त्यानंतर सर्वात कमी तापमान नाशिक व पुण्यात आकरा point दोन अंश celsius तापमान नोंदविण्यात आले. याचा प्रभाव आणखी शनिवारी हि कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वार्तवाला वर्तवला आहे

विभागाने प्रमुख समूह doctor अनुप यांनी दिली ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून दिवसा व रात्री स्वच्छ आकाश आहे थंड वाऱ्यामुळे.

प्रभाव कायम राहील. शेवटी त्यानंतर पंधरा minute टानी बरोबर नऊ वाजता शी श्रिमंत Dad त्याच्या office office च्या बाहेर आले. काही काहीच बोलले नाही. त्यांनी मला त्याच्या त्या रंगहीन आणि मोकळ्या office मध्ये येण्याची खुन दिली. office च्या खुर्चीत बसुन गेलो फिरत ते मला म्हणाले तुला वाढ हवी आहे. नाहितर तु सोडून जाशील आपल जे ठरलं होतं त्यातल्या तुमच्याकडच्या भागा भागाच पालन तुम्ही केलेल नाही. डोळ्यात पाणि आनुन मी फटकन बोलून गेलो. शेवटी नऊ वर्षाचा मुलगा एवढ्या छोट्या माणसाला कसं तोड देणारा होता. तुम्ही असं म्हणाला होता. की जर मी तुमच्या साठी काम केलं तर तुम्ही मला शिकवाल. मी तुमच्यासाठी काम केलं आहे. खुप मेहनत केली आहे. या कामासाठी मी softball ची match सोडली आणि तुम्ही मात्र तुमचा शब्द पाळत नाही. तुम्ही मला काही ही शिकवलेलं नाही. गावातले लोक तुम्हाला लुच्चा माणूस स समजतात. आणि तुम्ही तसेच आहात. तुम्ही अध आधाशी आहात.